काही कामानिमित्ताने तर मग अं mummy काय असेल समजा mummy housewife असेल तर mummy करत करेल असं अच्छा अच्छ mummy पण काय mummy ला दिवसभर काम असायची मग त्याच्यामध्ये busy संध्याकाळी serial वगैरे बघत असायची जास्त काय नाय

दोन-तीन दिवसात complete करते ते बघण्यापूर्वी पण मला खूप बघायला लागतं कशी आहे कोणाला विचारा विषय असा आला आपला telegram आहे त्याच्यातन ते search केलं कि भरपूर web series येतात वरून मग मी तर काय करायचे lockdown मध्ये म्हणलं की आपली भाषा तर आहेचये आपला भाषा व्यतिरिक्त अजून कुठली भाषे भाषा शिकायची असेल तर मग कोरियन चे k drama बघायचे ते बघायचे पण त्याच्यात पण educational कुठले असतील ते वाले बघायचे मग मी एक doctors म्हणून बघितलेल त्याचा तर मला खूप असा शिकायला भेटलं म्हणजे neurosurgeon type सगळं होतं त्याच्यात ok हा अजून काय म्हणतेस बाकी

मला web series suggest करशील का comedy plus entertainment

मी तर बघ मी म्हटलं तुला की drama वगैरे बघितलाय तेच बघितल्यानंतर मग मी अशी की हेच अग educational ते तर बघतच नाही mostly जे हास्य म्हणजे तसे वाले बघते अच्छा तू कोण कोणतं बघितलं मग तुला माहिती येत का

अच्छा

अं मी बघितली आता एक series एक अं खूप मस्त येती campus diarie हो ती पण मस्त आहे म्हणजे ऐकण्यात पण मी बघितली नाही अजून अच्छा ती म्हणजे पूर्ण student म्हणजे college student अं तुला हे माहितीये अं कुठलातरी thirty picture होता बघ bollywood चा कुठला thirty तेना रितिक रोशन चा picture एक मला फक्त thirty आठवतंय त्यातलं अं super thirty super thirty खूप मस्त picture आहे हो सगळं college lie, college life related education हो भरपूरये अगं अजून असे एखादे अं actor आहेत का comedy तसं तर काही तुला ती माहिती आहे का insta ची बग कोणती गं?

हो चालेल ना मला link वगैरे share करशील stand up comedy पण आहे की stand up comedy ते पण किती entertaining ये stand up comedy मध्ये पण अं आता हे तुला जर educational बघायचं असेल ना तर आपला संदीप माहेश्वरी चे videos बघायचे class एकदम class हो motivational तुला कसे वाले नकोय का stand up comedy stand up comedy बघ ते खूप भारी असतात filter copy हा त्यांच्यामधून मग कसं आपली english पण सुधारते

comedy पण english मध्ये असतं त्याच्यामधलं

youtube ला filter coffee म्हणून आहे

हा हा हा काय असतं त्याच्यात videos असतात सगळेच म्हणजे सगळ्याच असं सगळ्याच field मधले कॉ थोडे comedian पण असतात love story पण असतात मी काय काय बघितलं ते सांगितलं

मग मला share कर whats app ला सगळं काही असेल तुझ्याकडे ते हो ना time घालवायचा मला असं मी तर नाय तर ना झोपूनच राहते काय बघत माहीती च नाही पडत ना जगाची काही काय चाललंय कसं चाललंय चालतय मग मी तुला करून देते share दोन तीन तू पण मला सांग हो हो पाठव पाठव telegram ला पाठवतेस की whats app ला पाठवतेस whats app ला करते आणि telegram ला पण telegram

चालतय बाकी घे काळजी मग

चालेल bye अभिनव विद्यामंदिराचे सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. इयत्ता सातवी च्या चारही तुकडणतुकड्यातील सुमारे अं सव्वा दोनशे विदयार्थी अनेकांचे पालक शिक्षक परीक्षक असा ससर्वांची तेथे गर्दी जमली होती. अं वर्क्तृत्त्व स्पर्धेला आता हम्म थोड्याच वेळात सुरुवात होणार होती. अं व्यासपीठाच्या पदातपदात कापडी फलक लावला होते. त्यावर फुलाच्या माळा अं सोळ्यासोडल्या होत्या. कापडी फलक फलकावर लिहिललिहिले होते. अं वक्तृत्त्व स्पर्धा इयत्ता सातवी विषय अं पर्वत नद्या, झाडे श्रम code कनिश code अं मुख्याद्यापक आले तसे सभागृहात शांतता परपसरली. मुख्याध्यापक व्यासपीठावर बसले. त्यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिली आणि स्पर्धेस सुरवात झाली. स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी नावे दिली होती आणि किरण नुरालि आलोक, प्रतीक, रोजिता, मंगेश, कविता, पूजा, ललित समीर, तुषार, दया, रोशनी एक एक विद्यार्थी विद्यार्थिनी येथे होती. आणि आपआपआपापली मते हिरी परीने मांडत होते काहींना पर्वत पर्वात सर्व श्रेष्ठ असल्याचे ठामपणे सांगत होते. त्यांच्यामते

अं काहीजण नद्यांचे महत्व सांगू लागलं लागले. नद्या पर्वताची अं झीज ही करू शकतात. म्हणजेच नद्या पर्वतपेक्षा शक्तिमान आहेत. शिवाय नद्या आपले जीवन

दोघांनी झाडांची बाजू घेतली. त्यांच्यामते झाडे अत्यंत महत्वाची व उपयुक्त आहेत. झाडा मुळे अं लाकडू फळम हम्म फुलम मिळतात अं शिवाय महत्वाचा अं प्राणवायू हि मिळतो. अं म्हणून झाडेच श्रेष्ठ. विद्यार्थी अं श्रोत्यांच्या उत्साहीत प्रचंड होता. भाषण करण्या करणार्‍याला कोणी आपला मित्र किंवा मैत्रीण मिळून तरी कोणी तो अं विद्यार्थी आपल्या वर्गातला म्हणून प्रोत्साहन देत होते. आता शेवटचा स्पर्धक आदित्य आदित्य त्यांनतर लगे चच स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास येईल. आशिष धांडे मदमाणीनि घोषणा केली. आदित्य व्यासपीठावर आला. अत्यंत सावकाश परंतु आत्मविश्वासाने ठामपणे अं बोलू लागला. माननीय मुख्याद्यापक, परीक्षक व शिक्षक

एक प्रश्नाची काही उठले आहे. माझ्या शरीरातील माझे डोके महत्वाचे हात महत्वाचे पाय महत्वाचे की डोके, नाक, तोंड नक्की कोणता अवयव सर्वात महत्वाचा. आदित्य आदित्यचं अं या अतिशय मार्मिक प्रश्न प्रश्नामुळे त्या त्या त्याच्या बोलणा याच्या वैशिष्टपूर्ण पद्धतीमुळे सारे सभाग्रह सब एक्दम शांत झाले. त्याच्या बोलणे लक्ष्य पूर्ण पूर्वक ऐकू लागले. आदित्य पुढे मानलं मी खूप विचार केला परंतु मला निश्चित ठरव ताच आले नाही. पाय नसतील तर चालता धावता येणे नाही. हात नसतील तर काम करता येणार नाही, लिहिता, खाता येणार नाही. डोळे नसतील तर पाहता येणार नाही. कान नसतील तरआईकता येणे येणार नाही. अं थोडथोडक्यात

नद्या, झाडे, हवा, समुद्र, पशू-पक्षी ते एकमेकाशी बांधील ही आहेत. समुद्राकडून

स्वरूपात पाणी मिळते पर्वतांकडून माती मिळते आणि पशु पक्षयांन आसरा मिळतो थोडक्यात पर्यावरणातील हे सर्व घटक महत्वाचे आहेत. मात्र त्याहीपेक्षा

सभागृहात टाळ्यांचा टाळ्यांच कक कडकडून झाला जणू काही परीक्षकांचा विद्यार्थी श्रोत्यांची श्रोतांनी च आदित्यला अं त्या स्पर्धेतील वेळी जे ते पद जाहीर केले होते. खालील प्रश्नाची एका अं वाक्यात उत्तर लिहा. अभिनव मंदिरा विद्या मंदिराचे सभागृह हम्म प्रेक्षकाने का भरले होते? अभिनव विद्या मंदिराचे सभागृह प्रेक्षकाने खचुन भरलेले होते. मुख्याध्यपिकानी व्यासपीठावर आल्यावर काय केले? मुख्याध्यपिकानी व्यासपीठावर आल्यावर व्यासपीठावर सदण्यावर कापडी फलक फलक लावला होता. आदित्य कश्या पद्धतीने बोलू लागला? आदित्य व्यासपीठावर आला अत्यंत सावकाश परंतु आत्मविश्वासाने ठामपणे बोलू लागला. कोणाला सर्वश्रेष्ठ म्हटले आदित्यने संपूर्ण शरीरच अत्यंत महत्त्वाचे आहे

नद्यांचे महत्त्व कसे सांगितले आणि दोधा मुलाने झाडे श्रेष्ठ असं असे का म्हणाले? शब्द वाक्य महत्त्व भाषा विषय असा आहे की जंगल तोड आपल्याला माहीतच असेल आपल्या हा अगदी ही सर्वात मोठी समस्या आहे आपल्या देशातील आपल्या जगातील ती जंगलतोड आणि हा एक गैरप्रकार आहे जो आपण खूप आणि मोठ्या प्रमाणामध्ये करतो ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात, जंगलांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं जात आणि तसेच झाडांच्या बदल्या मध्ये जी पुर्नलावणी ही केली जात नाही. आपण झाड तोडतो बिंधास्तपणे, पण कस आहे त्याची पुर्नलावणी केली जात नाही आपण जे झाड तोडतो त्या जागी आणि त्यानंतर ती जमीन काय होते तिचा वापर आपण कारखाने असूदेत farmhouse असूदेत किंवा निवासी भागामध्ये

तर आपण काय करतो कि आपल्याला घरे बांधायची असतील किंवा कारखाने उभारायचे असतील तर आपण झाडं तोडतो, पण ते चुकीचं आहे. जंगले आपल्याला अनेक प्रकारे संतुष्ट करत असतात, त्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यांचा आपण पूर्णपणे नाश करण हे खर तर चुकीच आहे, हे करणे नैतिक नाही आहे. तसेच जंगल तोडी मध्ये प्रमुख कारण म्हणजे काय आहे? तर माणसांना राहण्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे म्हणजे माणसांना त्या ठिकाणी घर बांधून देणे त्यासाठी आपन जंगलांची तोडणी करतो, जंगलं तोडतो ही खरच खूप मोठी चूक आहे. आता आपल्याला पाम झाड माहितीच असेल

आपण Co two सारख्या हरितगृह वायूंमध्ये वाढ होण्यास मदत होते. तो जो वायू आहे तो जंगल जर झाडं तोडली, जंगला मधली झाडं तोडली तर आपल्याला जो Co two हा जो वायू आहे तो वायू मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होतं आणि ते आपल्या पूर्ण मानवी जीव सजीवांसाठी साठी, मानवी जीवनासाठी खूपच घातक ठरतो, घातक आहे. झाडांमुळे जमिनीची धूप जवळ जवळ शून्य पातळीवर कमी होते. आणि हीच जंगल तोडीनंतर अधिक वाढली जाते, म्हणजे काय होतं कि झाडं असतील तर धूप झाडांची कमी होते आणि झाडं आपण अगर जर झाडच ती तोडली तरी धूप आहे ती वाढत जाते आणि काय होतं सातत्याने आपण काय होतं की जंगलं जगभरातील जंगलं सुद्धा नष्ट होत चालली आहेत. आपल्याला एखाद आपल्याला हल्ली आपण जेव्हा कुठही बाहेर जातो तेव्हा आपण अगदी जंगलात जरी कुठेही आपण हल्ली गेलो तरी आपल्याला झाडं ही फारच कमी दिसतात. वृक्षतोड आणि खर तर आपण थांबवायला पाहिजे याच्या मागच आपण साधन शोधलं पाहिजे किंवा अस का? आणि ही वृक्षतोड जी आहे ती ना खर तर आपण थांबवली पहिजे. चुकीची गोष्ट आहे की आपण झाड तोडतो आणि त्याजागी आपण झाडं जरी तोडतो ही आणि दुसरी झाडं सुद्धा देखील आपण लावत नाही, हे खर तर चुकीचे आहे. आपल्याक्कडे न बरेच देश आहेत जसं कि फिलिपिन्स असू दे असू दे नेपाळ असू दे किंवा उत्तर कोरिया असू दे अनेक देशामध्ये आपण न जंगल तोडीला जंगल तोडीच्या समस्येला तोंड देत असतो, म्हणजे आपल्याच देशात नाही तर अनेक देशामध्ये जंगल तोड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. खर तर हे चुकीचं आहे आणि हे थांबवल पाहिजे आता पृथ्वी देखील हा एकमेव असा ग्रह आहे ना की ज्याच्यामध्ये आपल जीवन आहे. जर आपण त्याचीही मर्यादा जर ओलांडली ना तर आपल्याला हे global warming जे आहे, ओझोन कमी होणं आहे, वायू प्रदूषण आहे आणि इतर अनेक समस्या आहे तोंड द्यावे लागल म्हणजे अगर जर आपण झाडं तोडली तर आपल्याला केवढ्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल याचा आपण खर तर विचार केला पाहिजे. आपण काय करतो किमान की झाडं लगेच तोडतो, पण आपण हे समजत नाही की झाडं किती उपयोगाचे आहेत झाडं आपल्याला काय काय देतात लाकूड आहे, तेल आहे, कागद आहे हे अश्या अनेक वस्तू देतात. पन आपल्याला ते खर तर समजतच नाही की आपल्याला झाडं किती उपयोगाची आहे आपण काय करतो सरळ झाडं तोडतो

आपण मोठे मोठे झाडं तोडायला गेलो ते एक छोटसं पान आहे ते ठीक आहे पण अगर जर मोठे मोठे झाडं आपण जे तोडतो चे माणसं वगरे जी येतात झाडं तोडायला

आणि आपल्याला तर आपल्यासाठी आणि पूर्ण सजीवांसाठी oxygen खूपच आवश्यक आहे, हे तर आपल्याला माहितीच असत. तसच परिसरामध्ये झाडं नसल्यामुळे उष्णता वाढत आहे. परिसरामध्ये जर झाडं नसतील, तेथील उष्णता वाढणारच आणि जंगल तोडीमुळे काय होतं प्राणी व पक्षी यांच जीवन धोक्यात येतं. काय करतो आपण? जंगल तोड करून पक्षांच, प्राण्यांच घर तोडून टाकतो, हे खर तर आपण खूप मोठी चूक करतो. पक्षी, प्राण्यांच जर घर आपण तोडलं म्हणजे जंगलातली झाडं जर तोडली जंगलतोड केली

तर तिच्या शेजारी एक वृक्ष असेल कोणतही असू दे, अगर जर ते वृक्ष जे तोडलं तर ती नदी काय होणार उन्हाळ्यामध्ये अगदी सुकून जाईल. कारण तिथे वृक्ष नाही आहे मग काय होतं, ज्वालामुखी होते किंवा आपल्या हवामानामध्ये बदल होतात, ग्रहांचा हवामानावर परिणाम होतो. हे सर्व कशामुळे होतं, तर एकच समस्या आहे जंगल तोडीमुळे होतं. मी मगाशी म्हणाले की हा गैर प्रकार, हा खरच मोठा गैर प्रकार आहे कि आपण जंगल तोड करतो. जंगल तोड केल्यामुळे आपल्याला global warming सारख्या किंवा ओझोन कमी होणं, वायू प्रदूषण होणं या अनेक समस्या व इतर समस्या या सर्वांना तोंड द्याव लागतं. म्हणून ही एकमेव गोष्ट आहे कि जंगल तोड करून आपल्याला विविध समस्यांना तोंड द्याव लागतं. तर ही उष्ण कटी कटिबंधीय जी उष्ण कटिबंधीय जंगल असतात त्यामुळे नैसर्गिक प्रकारे आग लाग आग लागते. आणि ही जी गोष्ट आहे ही दुर्मिळ घटना आहे. शेतकरी असूनही त्याला शेतात तो धन्य पिकवतो तरीही त्याला झाडांच महत्व हल्ली समजत नाही आहे. त्यांना सुद्धा जमिनीची गरज लागते म्हणून ते झाडांना अक्षरशः तोडतात. खर तर हे चुकीच आहे ते सुद्धा जंगल तोड करतात कारण त्यांना नवीन जमीन पाहिजे, म्हणजे स्वतः च्या फायद्या साठी आणि हे चुकीच आहे, आणि हे थांबवलं पाहिजे. आपण बघतो आपण road वरून normally चालत असतो तरी आपल्याला तिथे एकच दिसते की बाबा चे माणसं झाडं वगरे तोडत आहे. खरच आपण

video काढणं ही खर तर खूप मोठी गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष आहे कि तुम्ही video काढता त्यापेक्षा अगर जर तुम्ही जाऊन सांगा की बाबा झाडं तोडू नका, झाडं आपल्याला किती महत्वाची आहे, झाडांमुळे आपल्याला oxygen मिळतो झाडांमुळे आपल्याला चांगल्या नैसर्गिक वस्तू मिळतात झाडं आपल्याला ऊन सावली म्हणजे नैसर्गिक अमूल्य गोष्टी आहेत त्या आपण जर नष्ट केल्या तर आपलं सुद्धा जीवन किती धोक्यात येऊ शकत हे सुद्धा आपण, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. तर ही जी बघणारी लोकं आहेत त्यांना आपण सांगायचं कि बाबा हे सगळ तुम्ही बघू नका त्यांना सांगा कि झाडं तोडू नका वगी असं आणि त्यामुळे आपलं च नुकसान आहे आपण जर गप्प बसलो तर आपलच नुकसान आहे आणि हानी होते ती होऊ देणार आणि आपण का एकानी जर संगीतल कि हा एकाणी करून दाखवल कि नाही झाडं तोडू नका आपलं बघून सुद्धा दुसरे करतील, तसेच आपणच जर त्यांना प्रोत्साहन दिल video आपण जर स्वतः उभा राहून काढला तर ते सुद्धा लोक तसाच करतील जस आपण करणार

आपण लहानपनापासून सुद्धा हे शिकत येतो आपल्याला शाळेमध्ये शिक्षकही आपले शिकवत असतात सुविचारांमध्ये वगरे कि झाडं वाचवा झाडं जगवा. हे आपण लहानपणापासून ऐकत येतो ठीक आहे लहानपणापासून आपल्याला याचा अर्थ नसेल समजला पण

building साठी, इमारती साठी झाडं तोडन चुकीच आहे. ह ठीक आहे तुम्ही झाडं जरी तोडत जरी असाल न तरी पण तुम्ही त्या जागी तशीच दुसरी तुम्ही झाडं लावा न अगर तुम्ही ते झाडं इकडे ते लावत नाही आहे तर ते त्याचे तुम्हाला जर तुम्ही जर झाडं तोडले तर ते उष्णता वाढत जाणार त्या ठिकाणी जर झाडं नाही आहेत तर, कुठलाही परिसर असू दे आणि तुम्ही झाडं तोडताय पशु पक्षांच जीवन अजूनही धोक्यात आणताय. ही खर तर चुकीची गोष्ट आहे कस आहे कारखाने आपण तयार करतो आणि ते करण्यासाठी आपण काय करतो कि आणि अशा वेळी सुद्धा जंगल तोड केली जाते, म्हणजे कारखाने उभारण्यासाठी सुद्धा जमीन लागते. building बांधायसाठी सुद्धा जमीन लागते. खूपच जमिनीतील खूपच जमीन लागते पण ठीक आहे जमीन लागते हे चांगल आहे पण आपण निसर्गाशी सुद्धा

आपल्याला एक झाडं नवीन लावायचं आहे. आपण आपल्याला लहानपणापासून हे शाळेत सुद्धा शिकवलं जातं कि एक छोटुस का होई ना पण झाडं लावायचं त्याचा आपल्याला आनंद एक वेगळा असतो. झाडं सुद्धा लावलेले असतात. आपण काय करतो झाडं गिड काही लावत नाही झाडं आपण तोडण्याच्या मागे असतो आणि हे तर ठीक आहे काय करायचं झाडं लावलं आता आपण काय करतो झाडं नुसत लावतो. नुसतं झाडं लाऊन चालणार नाही, काय करायचं त्याची काळजी घ्यायची व्यवस्थित रोजच्या रोज पाणी वगरे घालायचं त्याची थोडी देखभाल करायची जर ते झाडं वाढलं मग आप आपल्याला आनंद आहे, स्वतः झाडं लावलं त्याचा आनंद एक वेगळा असतो आपण आपल्याला सर्वांनाच आपण सर्वांमिळून झाडांबद्दल महत्व इतक आहे ना ते समजून घेतल पाहिजे, झाडं तोडली नाही पाहिजे. ते आपण आपण आपल्यालाही लोकांना बोलण्यापेक्षा आपण पाहिलं आपणही झाडं तोडू नये झाडे चांगले लावायचे व आपण आपण केलं आणि नंतर आपल बघून दुसर्यांनी केलं का मग हळू हळू ते लोक करत जाणार आणि मग आपल्या निसर्गाची जशी हानी होणार नाही आपण जर कुठली झाडं तोडली नाहीत काहीच केलं नाही आता आपण बघतो नं कि खूप प्रचंड प्रमानत आता जर आपण कुठही गेलं तरी आपल्याला आपल्या आपन समजा एखाद्या building मध्ये राहतो आहे आपल्या परिसरामध्ये तिथे सुद्धा आपल्याला कधीच झाडं दिसणार एखादी बाग असेल तिथ झाडं असू दे फळ झाडं तर एकही दिसणार नाहीत पण फुल झाडं सुद्धा क्वचितच दिसतील. जर का आपण normally कुठ बाहेर गेलो कि बघतो वगरे आपण आरामासाठी तिथे सुद्धा ते रान सुद्धा ठेवत नाहीत आता तर ते नुसत जमीन असते तिकडे खरच चुकीच आहे हे सगळं आत अखाली खाली वाटत चाललय

खूपच उष्णता देतील आणि उष्णता खूपच वाढणार त्यानी. हे सगळं आहे न संपुष्टात येत जाईल, आपण जर असे झाडं वगरे तोडत बसलो तर म्हणून आपण झाडं तोडली नाही पाहिजे. आणि कस होतं ना कि जंगलं ही भरपूर आहेत आता जंगल म्हणा उरलीच कुठ आहेत जंगलामध्ये आपण तर जंगल म्हणतो पण झाडं उरलीच कुठ आहेत झाडं अगदी अत्यंत कमी प्रमाणात झाडं असतील. काय करतो तोडत तोडत जातो हे झाडं दिसल ते झाडं दिसल पण त्याचे किती उपयोग आहेत पक्षी त्याच्यावर राहतात म्हणजे त्यांच घरच आहे. किंवा आपल्याला संतुष्ट करतात फळं असू दे फुलं असू दे even त्याचं पक्षांच खान काय आहे कि झाडांवरची फुलं, फळं खान. अगर जर तुम्ही झाडच नष्ट केली त्यांची घरच नष्ट केलीत तर ते खाणार काय? आणि पहिली गोष्ट आपण पण सजीव आहोत, पण ते तर मुके प्राणी आहेत पक्षी वगरे त्यांना बोलता येत नाही ते आपल्याला सांगू शकणार नाहीत कि बाबा मला भूक लागली आहे मला फळं हवंय अजून काय

कि झाडं तोडू नका झाडं वाचवा. मग त्या प्रत्येक नागरिकाने हे आणि नियम पाळले पाहिजे कि नाही मी झाडाला हात लावणार नाही, झाडं तोडणार नाही. कारण आपल्याला कधी आपण जर जातोय आणि आपल्याला भरपूर ऊन वगरे लागल तर आपण काय करतो झाडाच्या सावलीत थांबतो आणि तेच जर झाड तिकडे नसेल तर उन्हाचा त्रास कोणाला आपल्याला स्वतःला होणार आहे. आपण आपण स्वतः तो त्रास सहन करणार आपल्याला त्या समस्याला तोंड द्याव स्वतःला लागणार आणि मी मगाशी म्हणाले तसे तो Co two सारखा एक काय म्हणतो घातक असा जो वायू आहे त्या वायूत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि ते आपल्या जीवनासाठी आपल्या स्वतःच्या शरीरासाठी खूपच घातक आहे त्यामुळे जंगल तोडीस मोठ्या प्रमाणामध्ये कमी केली पाहिजे. ते प्रमाण कमी केलं पाहिजे. बाकीच्या देशात सुद्धा आपल्या देशात तर आहेच बाकीच्या देशात सुद्धा ते पूर्णपणे कमी झाल पाहिजे, आपल्या देशात कमी झाल कि बाकीच्या देशात सुद्धा कमी होईल. मला इतकाच वाटतं कि जंगलतोड कमी केली पाहिजे, या विषयी तुमचं जर काही मत असेल तर तुम्ही सांगू शकता. hello मित्रांनो आज आपण आरोग्य या विषयावर चर्चा करणार आहोत. आरोग्य हा प्रत्येकाच्या जीवनातला एक खूपच महत्वाचा point आहे.

आणि त्याच आरोग्य हे चांगलं नसलं तर ती कुठं तरी ते ते सुखू आनंदी जीवन जगण्यासाठी कुठंतरी तिला अडचणी निर्माण होतात म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीच ध्येय असेल की मी कुठंतरी चांगल्या job वर राहील. चांगल्या job वर चांगला payment येईल. चांगला payment येईल तर मी माझं स्वप्न पूर्ण करील. पूर्ण करील मला आवडणारे छंद जोपासन मला जिथे हवे तिथे फिरण्यासाठी जाईन. जे हवे ते खरेदी करीन. जिथ म्हंटल तिथ जे खावं वाटलं ते घेईल. परंतु जर व्यक्तीच आरोग्य चांगलं नसेल. तर कुठतरी अडचणी निर्माण होतात. आणि व्यक्ती त्याच ध्येय गाठण्यासाठी कुठतरी कमी पडतो. म्हणजेच मग तो स्वतःच आरोग्य जर, चांगलं नसेल तर, स्वतःच जीवन कुठंतरी आनंदानी सुखानी त्याच्या मनासारखं जगण्यासाठी त्याला अडचणी निर्माण होतात.